अन मुला कडे लक्ष ठेवजा म्हटल थोडसक हा म्हणे

आह

हो का

आता पाहू dance आला तर ठीक त्यान नाही तर काय बर आहे पाहा म्हणा आता काय काय म्हणते

हा पाहावा लागेल त्याला काय करतो काय काय नाही म्हणून skill पावा लागेल त्याची काय येते काय नाही म्हणून आह आह

होका

होका काय झाल म्हणे ते तुमच ते ते ते आनंद भाऊ लग्न करणार होते आजच कस काय

म्या त अस आयकल म्हणे की त्यान अं मरणाचा पैसा झाला म्हटल काय आहे येऊन पैसा मुळे माणूस तुम्हाला माहिती कस करतो. हम्म हो का

सचिन भाऊ ला सांगितल होत म्हणे पोरगी बगायला

हा हा म्हणजे मी पाहाव आणि त्या पोरी वल्याचे शिव्या खाव अं

हव न म्हणजे म्या पाहाव आणि म्या शिव्या खाव अर धूनड्या लोकच्या

अरे त्या धूनड्या पाहिलेली होती बाबा पोरगी धूनड्या हया हया करत होता माहिती आहे का त्या पोरी सोमर नाही माहिती नाही माहिती

आह ते पण a. c काय करणार मग गुतून अन मग त्याच आता कस मग त्याची आई वडील काही म्हणत नाही त्याला काय माहीत भाऊ काय म्हणते त्याला होका

आता आम्हाला माहिती आहे कस काय अन त्याचे आई वडील तर म्या तर अस आयकल म्हणजे त्याचे वडील तर बाहेर देशात मध्ये साहिस्याण आहे म्हणते बा त्याच्या वडलची

आह म्या तर अस आयकल त्याच्या वडलाची बाहेर देशात साहित्यान आहे म्हणे कुठ होका हा

हम्म बर आहे भाऊ आहे हम्म

नाही भाऊ त्याच्या काही phone नाही आला त्याच्या काही phone नाही आला कस का काय म्हणतो तो हो का अं अह ते नाही का ते तोय तुमच्या तोय नातेवाईक तोय चंदू चंदू होता त्या आपल्या सोबत शाळात

हा चनंदया भेटला होता तुम्हाला एकदा

कस काय

होका हा

अं बर आहे भाऊ मग त मरनाची आईश असेल तुमची आता

त्या पाहा म्हणल बा आता त्याला एखादी पोरगी गिरगी पाहा दया मग त्याच वाजून

बर बर ठीक हे भाऊ चालन

हा ठीक आहे ठीक आहे चालेल णा ठेवा भाऊ bye नमस्कार सर नमस्कार सर बोला हम्म सर बोलताय ना तुम्ही हम्म मी यासाठी तुम्हाला connect केलं होत की म्हटलं आपले ते golden days होते काही त्याची खूप आठवण येत होती म्हटलं थोड्या काही गोष्टी ताज्या करून घेऊयात त्यासाठी तुम्हाला connect केलं सर आज हो सर ते golden days आपले कस विसरणार आपण ते दिवस

असं होई आज ते दिवस परत नाही येत आहेत तर आता असं वाटत सर्वे सोबत यावे थोडं काही ना काही excitement वगैरे होईल तस परत काही होत होना ते तर करायचंच आहे जवळ यायचंच आहे परत होईल ते काही दोन एक वर्षांमध्ये कधी होईल सर ते कळेना आम्हाला होना सर काय आता job वगैरेचे पण वांदे लागलेत interview वगैरे दिलेत चार पाच पण त्याच्यामध्ये पण काही झालं नाही सध्या तर मग सर्व व्यवस्थित होईल सर काय तुम्ही job च tension घेताय एवढं कंपनी आली होती एक त्याचा पण interview cancel होऊन गेला अरे कस काय झालं सर काही सांगू शकत नाही म्हणजे म्हणत होते काही technical problem आला म्हणे heavy rain मुळे झालं म्हणे बहुतेक काही वेगळंच reason असल आतून ते बघावं लागेल तर आमचे एक मित्र आले आणि अक्षय नावे त्यांचं ते थोड्या excitement मध्ये कोण कोणाशी बोलताय तुम्ही कोणाशी बोलता आहे अच्छा अच्छा त्याला म्हणा फक्त थोडं पाच दहा मिनटं शांत बस म्हणा नंतर सांगतो म्हणा तुला

हो हा ठीक आहे ठीक आहे मग आपण continue करूया थोडं आता आठ एक मिनिटं बोलूयात मस्त मग त्याला सांगूयात सगळं हो सर ते आपले golden days होते त्याचच बोलत होते सर आपण

काय म्हणता सर हा सर बोला ना आपले ते दिवस कसे वाटले सर तुम्हाला हो सर ते दिवस असे होते ना कधी कधी त्रास पण होतो कधी कधी ख़ुशी पण होते.

आम्ही असला धिंगाणा घातला होता सर की ते golden days आम्ही विसरूच शकत नाही सर काय म्हणताय सर आवाज येतोय जास्त खर खर हवेसारखा आत्ता पण येतोय का सर तसा अं थोडं मोबाईल तोंडाच्या दूर धरा तुम्ही हो सर हो आत्ता येतोय का व्यवस्थित

हम्म फक्त मोबाईल वगैरे हालवु नका जास्त हो सर हो सर बाकी तेच सर आम्ही जेव्हा इथं पुण्यात आले होते आमचे golden days सांगायचेत सर तुम्हाला आणि तुम्हाला सावित्रीबाई फुले university माहित असेल हो हो हो ते तर विसरणारच नाही सर मी काय धिंगाणा घातला होता आपण तिथं आम्ही तिकडं गेलो होतो सर सर्वे मित्र आमचं तस अं आम्ही तिथे गेलो सर बाकी असला धिंगाणा घातला होता ना हो खूपच कुठं कुठं फिरले होते सर आपण सरांचे मित्र एक आहे ते आता दगडूशेट मंदिरात जायचं म्हणताय अच्छा अच्छा त्याला सांगूयात नंतर करूयात म्हणा plan थोडा थांब म्हणा पाच दहा मिनिट मग बोलूयात म्हणा

माझा विचार असा होता की आता इतक्या संध्याकाळी तिकडे जायला अह काय गाडी वगैरे असेल तर जाऊन या सर

काय म्हणता सर बाकी तुमचं बोला आपला विषय चालू होता सर golden days university चा सर आम्ही पण गेलो होतो सर आपले फोटो काढले होते आमचा एक प्रेमरोगी मित्र होता आकाश नावाचा सर त्याच recently break up झाला होता त्याचे फोटोतले poses वगैरे पाहून सर आम्ही थोडे shock च झाले सर अजून पण आहेत अच्छा मी तुम्हाला एक असं सदिच्छेन एक असं तुम्हाला नमूद करू इच्छितो की जे फोटो वगैरे जे असतील ना तुमच्याकडे ते असं मोबाईल मधून स्पष्ट करा म्हणजे delete करून टाका का सर? नाही नाही सर ते अस कस delete होतील ते फोटो delete ना

तर मग तस तर एका मित्राचा काही response आला नाही अजून त्याच काय आहे ते बघावं लागेल

अच्छा म्हणजे दगडूशेट जाण्याचा plan आहे असं म्हणताय का

अक्षय नावाचा मित्राचा plan होता आज जायचंय की उद्या जायचंय

मग जाणार कशे आहेत बसने की bike ने अह सर मी तर नाही जायची इच्छा त्याची इच्छा बाकी आता मग तुम्ही कशे येणार आहात बस ने येणार का bike ने येणार अं नाही मी नई येतेना तो जातोय ना

जाऊन या त्याच्या सोबत तुम्ही आता roommate आहेत अहो सर काय सांगायचं आंग आंग दुखतंय माझं पण same झालंय ना सर आणि त्याच्यावरती अजून एकोणवीस तारखेला आमची exam येतेय आता सर अं होना सर आता कस आमची पण आहे तेव्हाच वीस तारखेला हम्म अहो सर आता दोन तीन दिवसापासून असल्या बाहेरची वस्तू खाणं चालूये त्रास होतोय भरपूर सर काय करायचं आता बघा होना तुम्हाला सांगितलं होत की बाहेरच जास्त खात नका जाऊ उन्हाळ्याचं

अं तिथं आपण मेस मेसचे मुलं होते सर सकाळी मेस वगैरे लावलीये दुपारी संध्याकाळी तेव्हा कस दुसरा plan नाही होत आता आम्ही सकाळीच गेले होते त्यादिवशी हा सकाळी आठ वाजताच निघालो एवढ्या सकाळी आपल्याला कोण डब्बा देणार

हा त्यामुळे बाहेरच च खावं लागल आणि त्या दिवशी पहिल्या दिवशी रविवार होता रवि आह रविवार होता आणि तेव्हा पण तसच झालं मेस बंद होत होत संध्याकाळी बाहेरच खाल्लं हा चालूच असते गर्दी आता काय करायचं golden days असतात आपले होना सर पण ते दिवस नाही विसरू शकत

हा सर तुमचा काय विषय आहे ते स्वामी sorry त्या मंदिरात जायचं होत दगडूशेठ मंदिरात जायचं सांगतो ना मी तुम्हाला तीन तीन एक मिनटं थांबायला तुम्हाला सांगतो सगळं मग आपलं मी हे म्हणत होतो आपण

अं हा सर काय सांगत होते आपण first time पण आले होते तुम्ही मग त्याच्या नंतर second time पण आले होतेत ना बहुतेक हो सर आले होते ना तसच झालं होत मग second time आम्ही स्वामीनारायण मंदिराला गेलो होतो सर

ते first time लाच गेलो होतो वाटत आपण हो नाही सर second time ला गेलो होतो हं अच्छा first time ला तुम्ही दोन जण आले होते का आणि नंतर मग परत second time ला सगळे आले होते असं वाटतंय मला नाही सर first time ला आम्ही सर्व होते second time ला आम्ही फक्त दोघंच जण होते एक आमच्यात दुसरा मुलगा add झाला होता त्याच नाव होत चिराग तायडे second time ला

हा first time लाच गेले होते आम्ही आम्ही स्वामी नारायण मंदिरात गेलो त्या तेव्हा अक्षय नाव होत अक्षय सूर्यवंशी आकाश जावरे नाव होत माझं नाव धीरज चौधरी एक संके संकेत नव्हता सर पुष्कराज नावाचा मुलगा होता सर हा first time गेलो होतो ना मग आपण तिथं हा तेच first time गेलो होतो मग ते दिवस असे भारी होते सर आमचा तो पूर्ण दिवस असलाच वाया गेला होता काही इच्छाच नव्हती पण बाकी मग आम्ही ते मंदिरात गेलो आम्हाला भारी छान वाटलं सर हा तेच तर कारंकी त्या मित्राला माहिती होत की याना थोड थकवा येतोय म्हणून तर मनाला परत शांती द्यायची आणि त्यांनी बरोबर plan केला न आम्ही तिकडे गेलो हा तसाच काही plan असलं त्याचा आमचा अगोदर zoo ला जायचा plan होता सर तिथं प्राणी संग्रहालय आहे हे तिथं जायचं होत सर ते पण सहा वाजता बंद होऊन जात म्हणून

आपल्या सोबत प्राणी फिरतच होते मग आत्ता तिथे जाऊन काय प्राणी बघणार आहोत दुसरे होना सर ते आमच्या सोबत प्राणीच होता एक भालू होता.

अं हा सर बोला ना हा तेच ना काय ते दिवस आता दिवसच राहतील सर आठवणींमध्ये

झाला का सर आपला सर आपला वेळ झाला का हो सर करा recording बंद आपण बघू. माझं नाव काजल राहणार नागपूर आज मी तुम्हाला यंत्रयुगातील मानव या विषयावर बोलणार आहे. आजचे युग हे यंत्रयुग म्हणून ओळखले जाते. आजच्या काळा मध्ये मानवाला जागोजागी यंत्रणाचा वापर करावा लागतो. ही सवय मानवाने स्वत करून घेतली आहे. मग ते शेतीचे काम असो किंवा इतर कोणतेही काम असो. आज या यंत्रयुगात पावलापावलाला माणसाला यंत्रणाची आवश्यकता भासते. तर घडय़ाळा च्या गजरा ने. घड्याळ बंद पडले. गजर झाला नाही तर त्याला उठण्यात उशीर होतो कामावर जाण्याचाही त्याला भाग बनून राहिले आहेत. यंत्र बिघडली तर तो ऑफिसात office जाऊ शकत नाहीत. आकाशाला भिडणाऱ्या इमारतीत तो जाण्यासाठी त्याला lift ची मदत घ्यावी लागते. कचेरीत काम करताना त्याला type writer लागतो. दूरध्वनी वर तो आपले निरोपी पाठवितो. संध्याकाळी परत आल्यावर त्याला करमणूक हवी असते. ती त्याला मनोभावनी दूरचित्रवाणी आणि चित्रपट यांच्या द्वारे प्राप्त होते. त्याच्या उन्हाळा दूर करतो air conditioner तर त्याची थंडी आळवितों, room heater

माणूस आता पूर्णपणे यंत्रणां वर अवलंबून आहे. मग कोणी म्हणतात की आजचा हा माणूस यंत्रणा चा गुलाम झाला आहे. माणसा ने स्वतः च्या